कार दिसत आहे त्या कार चा कलर व्हाईट सिल्वर अशे दिलेले आहेत त्यांना चार चाक दिसत आहे.

अ फ्लॉवर पण ठेवलाय गेलाय तिथे अ भरपूर सारे असे झाड दिसत हाये. झाडांचा कलर ग्रीन दिसत हाये. तिथे डोंगर पण दिसत हायेत.

तिथे एक बस दिसत आहे ती बडोदा अंमळनेर जाणारी बस दिसत आहे. तिथे रेड कलर ची बस दिसत आहे चौतीस सहासष्ठ तिचा नंबर आहे. एम एच ट्वेंटी --

तिथे वेगवेगळ्या प्रकारचे अ कपडे दिलेले हाये कपड्याचा कलर वेगवेगळा हाये तिथे अम्म टेबल दिसत आहेत तिथे भरपूर प्रकारचे अ पीस पण हाय.

मला इथे एक मंदिर दिसत आहे ते मंदिर खूप मोठे दिसत आहे. तिथे भरपूर झाड दिसत आहे. झाडांचा कलर हिरवागार दिसत आहे. तिथे एक बाई दिसत आहे.

इथे भरपूर झाड दिसत आहे झाडांचा कलर हिरवा दिसत आहे तिथे भरपूर असे फुल दिसत आहे तिथे एक नदी दिसत आहे अ नदी मध्ये भरपूर सारे झाड दिसत आहे तिथे भरपूर घर पण दिसत आहे. घर असे छोटे दिसत आहेत.

झाड दिलेलं आहे अ तर तिथे भरपूर अ गवत दिसत आहे गवत चा कलर हिरवा दिसत आहे तिथे हॉलीबॉल दिसत आहे.

काही ऑरेंज कलर चा आहेतर काही पिवळ्या कलर चा तर काही व्हाईट कलर चे फोटो आहेत.